माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार
आज पुन्हा एकदा मन की बात च्या माध्यमातून आपणा सर्वांची माझ्या कोट्यवधी कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला लाभली आहे
मन की बात मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे
काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने एक अशी कामगिरी केली आहे जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे
भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे
क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच
यावेळी मात्र भारताने एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावले आहे आणि ते खूपच विशेष असे आहे
या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे
एक युनिकॉर्न म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप हे तुम्हाला माहिती असेलच
या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे
प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे
आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते
इतकेच नाही तर या वर्षातील 34 महिन्यांत आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले
याचा अर्थ असा की जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्टअप संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत
भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे
येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे
आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत
ईकॉमर्स फिनटेक एडटेक बायोटेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत
मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्टअप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे
आज भारताची स्टार्टअप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत
भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे तो संपत्ती निर्माण करू शकतो हे यावरून दिसून येते
मित्रहो देशाच्या या यशासाठी देशाची युवाशक्ती देशातील प्रतिभा आणि देशाचे सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत यात प्रत्येकाचे योगदान आहे
पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे स्टार्टअप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्वाचे आहे
एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो
योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो
भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत ज्यांनी वाढत्या स्टार्टअप्ससाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो
श्रीधर वेंबुजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला आहे
ते स्वत एक यशस्वी उद्योजक आहेत पण आता त्यांनी आणखी काही उद्योजकांना घडविण्याचे कामही हाती घेतले आहे
श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली आहे
गावातच राहून ग्रामीण तरुणांना या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत
आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 साली वनब्रिज नावाचा मंच तयार केला
आजघडीला दक्षिण आणि पूर्व भारतातील 75 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वनब्रिज उपलब्ध आहे
या मंचाशी निगडित असलेले 9000 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागातील ग्राहकांना आपली सेवा देत आहेत
मीरा शेनॉय हे सुद्धा असेच आणखी एक उदाहरण आहे
त्या ग्रामीण आदिवासी आणि दिव्यांगयुवकांसाठी मार्केट लिंक्ड स्किल्स ट्रेनिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत
मी इथे अगदी मोजकीच नावे घेतली आहेत पण आज आपल्याकडे गुरूंची कमतरता नाही
देशात स्टार्टअपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे
आगामी काळात स्टार्टअप जगतात आपल्यालाभारताच्या प्रगतीची नवीझेप पाहायला मिळेल अशी खात्री मला वाटते
मित्रहो काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट मिळाली ज्यामध्ये देशवासीयांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे
तमिळनाडू येथील तंजावर मधल्या एका स्वयंसहायता गटाने ती भेट मला पाठवली आहे
या भेटीत भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वाद आहे माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना आहे
ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे जिला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग देखील मिळाला आहे
स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयंसहायता गटाचे विशेष आभार मानतो
खरे तर मित्रहो तंजावरची ही बाहुली सुंदर आहे आणि आपल्या या सौंदर्यासह ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे
तंजावरमध्ये महिला स्वयंसहायता गटांची दुकाने आणि केंद्रेही सुरू होत आहेत
त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे जीवनमान बदलले आहे
अशा केंद्रांच्या आणि स्टोअर्सच्या मदतीने महिला आता थेट ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील
या उपक्रमाला थरगाईगल कैविनाई पोरुत्तकल वीरप्पानई अंगडी असे नाव देण्यात आले आहे
विशेष म्हणजे 22 स्वयंसहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत
महिला स्वयंसहायता गट तसेच महिला बचत गटांची ही दुकाने तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल
या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारीही महिला घेत आहेत
महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कांस्याचे दिवे अशा जीआय उत्पादनांशिवाय खेळणी चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात
अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे
या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे
मन की बातच्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे
तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा
त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा
असे केल्यानेतुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्यायोगेआत्मनिर्भर भारत मोहिमेला चालनाही मिळेल
मित्रहो आपल्या देशात अनेक भाषा लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे
वेगवेगळ्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पेहराव खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे
ही विविधता हे वैविध्य एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक समर्थ करते आणि आपल्यातील एकजूट कायम राखते
याच्याशी संबंधित एक अतिशय प्रेरक उदाहरण सांगता येईल कल्पनाचे
तिच्याबद्दल मी तुम्हां सर्वांना सांगू इच्छितो
तिचे नाव कल्पना आहे पण तिने घेतलेले प्रयास हे एक भारत श्रेष्ठ भारत या वास्तविक भावनेने भारलेले आहेत
तर आपली ही कल्पना कर्नाटक राज्यातून नुकतीच 10 व्या इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे
पण तिच्या या यशाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे कल्पनाला काही काळापूर्वी कन्नड भाषा येत नव्हती
अवघ्या तीन महिन्यांत ती कन्नड भाषा तर शिकलीच पण तिने चक्क 92 वा क्रमांकही पटकावला
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे
तिच्याबद्दल अशा आणखीही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकित करतील आणि प्रेरणाही देतील
कल्पना ही मूळची उत्तराखंडमधील जोशी मठची रहिवासी आहे
तिला याआधी टीबीचा आजार होता आणि तिसऱ्या इयत्तेत असताना तिची दृष्टीही गेली होती पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग
नंतरच्या काळात कल्पना म्हैसूरच्या रहिवासी असणाऱ्या प्रोफेसर तारमूर्ती यांच्या संपर्कात आली
त्यांनी तिला केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर सर्व प्रकारे मदतही केली
आज तिने निव्वळ मेहनतीच्या बळावर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे
कल्पनाच्या या धाडसाबद्दल मी तिचे अभिनंदन करतो
त्याचप्रमाणे आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे देशाच्या भाषिक वैविध्याला बळ देण्याचे काम करत आहेत
पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील श्रीपती तुडू जी हे असेच एक सहकारी आहेत
तुडू जी हे पुरुलियाच्या सिद्धोकानोबिरसा विद्यापीठात संथाली भाषेचे प्राध्यापक आहेत
संथाली समाजासाठी त्यांनी स्वतःच्या ओल चिकी लिपीमध्ये देशाच्या संविधानाची प्रत तयार केली आहे
श्रीपती तुडूजी म्हणतात की आपली राज्यघटना आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते
त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपली राज्यघटना माहिती असलीच पाहिजे
याच विचारातून त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या लिपीत संविधानाची प्रत तयार करून ती भेट दिली
श्रीपतीजींच्या या विचारसरणीचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो
एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचे हे यथार्थ उदाहरण आहे
या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती तुम्हाला एक भारतश्रेष्ठ भारत या संकेतस्थळावर मिळेल
तिथे तुम्हाला खाद्य कला संस्कृती पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल
तुम्हीही या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या देशातील विविधतेचीही जाणीव होईल
माझ्या प्रिय देशबांधवांनो सध्या आपल्या देशात उत्तराखंडमध्ये चारधामची पवित्र यात्रा सुरू आहे
चारधाम आणि विशेषतः केदारनाथमध्ये दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत
चारधाम यात्रेच्या आपल्या सुखद अनुभवांबद्दल ते सांगत आहेत
पण केदारनाथमध्ये काही यात्रेकरूंनी केलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक खूप दुःखी आहेत हे सुद्धा मी पाहिले आहे
सोशल मीडियावरसुद्धा अनेकांनी आपली मते मांडली आहेत
आपण पवित्र अशा यात्रेला जातो आणि तिथे घाणीचे कचऱ्याचे ढीग असतात हे योग्य नाही
पण मित्रहो या तक्रारी येत असताना इतर अनेक ठिकाणी चांगले चित्रही पाहायला मिळते आहे
जिथे श्रद्धा आहे तिथे सृजन आणि सकारात्मकता सुद्धा आहे
बाबा केदारजींच्या धामी पूजाअर्चा करण्याबरोबरच स्वच्छतेची साधना करणारेही अनेक भक्त आहेत
कुणी मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करत आहेत तर कुणी प्रवाशांच्या मार्गावरील कचरा उचलत आहेत
स्वच्छ भारत अभियानाच्या चमूसोबत अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही तिथे काम करत आहेत
मित्रहोआपल्याकडे तीर्थयात्रा महत्वाची आहे त्याचप्रमाणे तीर्थ सेवेचेही महत्त्व सांगितले आहे
आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थ सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे
देवभूमी उत्तराखंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतला स्वच्छता आणि सेवेच्या कामी वाहून घेतलेले आहे
रूद्र प्रयाग येथे राहणारे श्री
मनोज बैजवाल हे असेच एक प्रेरक व्यक्तिमत्व आहे
गेली 25 वर्षे त्यांनी पर्यावरणाची देखभाल करण्याचा विडा उचलला आहे
स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच पवित्र स्थळे प्लास्टिकमुक्त करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला आहे
गुप्तकाशीमध्ये राहणारे सुरेंद्र बगवाडी जी यांनीही स्वच्छता हा आपला जीवन मंत्र असल्याचे मानले आहे
ते गुप्तकाशीमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्यक्रम राबवतात आणि माझ्या कानावर आले आहे की त्यांनी आपल्या या मोहिमेलाही मन की बात असे नाव दिले आहे
अशाच प्रकारे देवर गावातील चंपादेवी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गावातील महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत
चंपाजींनीही शेकडो झाडे लावली आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीमधून एक हिरवेगार वनक्षेत्रनिर्माण केले आहे
मित्रहो अशा लोकांच्या प्रयत्नांमुळेच देवभूमीचीआणि तीर्थक्षेत्रांची ती दिव्य अनुभूती टिकून राहिली आहे जी अनुभवण्यासाठी आपण तिथे जातो
हे दिव्यत्व आणि अध्यात्मिकता जपण्याची जबाबदारी आपली आहे
आता आपल्या देशात चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात अमरनाथ यात्रा पंढरपूर यात्रा जगन्नाथ यात्रा अशा अनेक यात्रा होणार आहेत
श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास जत्रा असतेच
मित्रांनो आपण कुठेही गेलो तरी या तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे
तेथील शुचिता स्वच्छता पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये ते जपले पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणे आवश्यक आहे
आता काही दिवसांनी येणारा 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो
पर्यावरणाबाबत आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणारे असले पाहिजे
तुम्ही देखील ह्या वेळी सर्वांना आपल्या समवेत घेऊन स्वच्छता व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा
स्वतः झाड लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या
माझ्या प्रिय देशबांधवांनो पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत
यावेळी योग दिवसाची संकल्पना आहे मानवतेसाठी योग
मी तुम्हा सर्वांना योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो
हो पण कोरोनाविषयी काळजी घ्या
तशी तर आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्याने आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे
कोरोना महामारीने आपल्या सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की आपल्या जीवनात आरोग्याचे किती जास्त महत्व आहे आणि त्यात योगाचा किती महत्वाचा वाटा आहे
योगामुळे शारीरिक आध्यात्मिक आणि बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी कशी चालना मिळते हे लोकांना कळते आहे
जगातील नामांकित व्यावसायिक व्यक्तींपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत विद्यार्थ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वजण योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत
मला खात्री आहे की जगभरात योगाची लोकप्रियता वाढत असलेली बघताना तुम्हा सर्वांनाच आनंद होत असेल
मित्रांनो यावेळी देशविदेशात योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली आहे
यापैकी एक म्हणजे संरक्षक वलय गार्डियन रिंग हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल
यामध्ये सूर्याचे भ्रमण साजरे केले जाईल म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या विविध भागातून जसे जसे भ्रमण करत जाईल तिथे तिथे आपण योगाद्वारे त्याचे स्वागत करू
विविध देशांतील भारतीय संस्था तेथील स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील
एका पाठोपाठ एक असे विविध देशातून कार्यक्रम सुरू होतील
पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील
या कार्यक्रमांचे प्रक्षेपण देखील एकामागोमाग एक जोडले जाईल म्हणजेच हा एक प्रकारचा योग प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच असेल
तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा
मित्रांनो यावेळी आपल्या देशाचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन देशातील 75 प्रमुख ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले जाणार आहे
या प्रसंगी विविध संस्था आणि अनेक देशवासीय आपापल्या स्तरावर आपल्या विभागातील विशेष स्थानांवर काही ना काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याची तयारी करत आहेत
मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी तुमच्या शहरातील गावातील किंवा विभागातील असे कोणतेही ठिकाण निवडा जे सर्वात विशेष असेल
हे ठिकाण एखादे प्राचीन मंदिर किंवा पर्यटन केंद्र असू शकते किंवा ते एखाद्या प्रसिद्ध नदीचा सरोवराचा किंवा तळ्याचा किनारा देखील असू शकेल
यामुळे योगाबरोबरच आपल्या परिसराची ओळखही वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल
सध्या योग दिना संदर्भात 100 दिवसांची गणना काउंटडाउन सुरू आहे किंवा असे म्हणा ना की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांतून योगसंबंधित कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाले आहेत
जसे दिल्लीत 100 व्या आणि 75 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रम झाले आहेत
तसेच शिवसागर आसाम येथे 50 व्या आणि हैदराबादमध्ये 25 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
तुम्हीही योग दिनाची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते
अधिकाधिक लोकांना भेटा सर्वांना योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा प्रेरणा द्या
मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण योग दिनामध्ये उत्साहाने सहभागी व्हाल तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब कराल
मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो
माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे मला काही महान व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी मिळाली
त्याच्याविषयी मन की बातमध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे
आहेत तर ते जपानी लोक पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे
यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइके जी जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत
तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्यांनीच महाभारत प्रोजेक्ट दिग्दर्शित केलेला आहे
ह्या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून तो अविरत सुरू आहे
हिरोशी कोइके अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सर्व करतात
ते दरवर्षी आशिया खंडातील एका देशात जातात आणि तेथील स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीने महाभारतातील काही भाग तयार करतात
या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत कंबोडिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती देखील केली आहे आणि रंगमंचावर कार्यक्रम देखील सादर केले आहेत
हिरोशी कोइके जी शास्त्रीय आणि पारंपारिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणतात
त्यामुळे त्याच्या कामात विविध रंग छटा पाहायला मिळतात
इंडोनेशिया थायलंड मलेशिया आणि जपानमधील कलाकार जावा नृत्य बालीनीज नृत्य थाई नृत्याच्या माध्यमातून ते अधिक आकर्षक बनवतात
विशेष म्हणजे यातील प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेने हे वैविध्य दाखवते आणि संगीतातील विविधता तर ही निर्मिती अधिकच जिवंत करते
आपल्या समाजात विविधता आणि सहअस्तित्वाचे किती महत्त्व आहे शांतीचे वास्तविक स्वरूप नेमके कसे असावे हे सर्वाना दाखवावे हा त्यांचा उद्देश आहे
याशिवाय मी जपानमध्ये ज्या दोन इतर लोकांना भेटलो ते म्हणजे आत्सुशी मात्सुओजी आणि केंजी योशीजी
हे दोघेही टीईएम प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित आहेत
ही कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ऍनिमेशन फिल्मशी संबंधित आहे
हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी ह्यांच्याशी संबंधित होता
सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली
रामायण त्यांच्या हृदयाला भिडले त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईने संशोधन सुरू केले
इतकेच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतील 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना रामायणाचे ऍनिमेशन देखील करायचे होते
यामध्ये भारतीय ऍनिमेटर्सनीही त्यांना खूप मदत केली
त्यांना चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल मार्गदर्शन केले
त्यांना भारतातील लोक धोतर कसे नेसतात साडी कशी नेसतात केशरचना कशी करतात हे सांगण्यात आले
कुटुंबात मुले सर्वांचा एकमेकांचा आदर कसा करतात आशीर्वादाची परंपरा काय असते सकाळी उठणे आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणे त्यांचे आशीर्वाद घेणे या सर्व गोष्टी
आता 30 वर्षांनंतर हा ऍनिमेशन चित्रपट 4K मध्ये रुपांतरीत होत आहे
हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे
आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर जपानमध्ये बसलेले लोक ज्यांना ना आपली भाषा येते ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे त्यांचे आपल्या संस्कृतीबद्दलचे समर्पण श्रद्धा आदर फारच प्रशंसनीय आहे
कोणत्या भारतीयाला ह्याचा अभिमान वाटणार नाही
माझ्या प्रिय देशबांधवांनो स्व च्या पुढे जाऊन समाजाची सेवा करण्याचा मंत्र समाजासाठी स्व हा मंत्र आपल्या संस्कारांचा भाग आहे
आपल्या देशातील असंख्य लोकांनी या मंत्राला आपले जीवन ध्येय बनवले आहे
आंध्र प्रदेशातील मरकापुरम येथे राहणारे आपले मित्र राम भूपाल रेड्डी यांच्याविषयी मला माहिती मिळाली
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रामभूपाल रेड्डी जी यांनी निवृत्तीनंतर मिळालेली आपली सर्व कमाई मुलींच्या शिक्षणासाठी दान केली आहे
त्यांनी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत सुमारे 100 मुलींसाठी खाती उघडली आणि त्यात 25 लाखांहून अधिक रक्कम जमा केली
अशा सेवेचे आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या कचोरा गावातील
या गावात अनेक वर्षांपासून गोड्या पाण्याची टंचाई होती
दरम्यान गावातील शेतकरी कुंवर सिंग यांना गावापासून 67 किमी अंतरावरील त्यांच्या शेतात गोडे पाणी लागले
त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती
या पाण्याने इतर सर्व गावकऱ्यांची सेवा का करू नये असा विचार त्यांनी केला
पण शेतापासून गावापर्यंत पाणी नेण्यासाठी 3032 लाख रुपयांची आवश्यकता होती
काही काळानंतर कुंवर सिंह यांचे धाकटे बंधू श्याम सिंह सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली
निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि शेतापासून गावापर्यंत पाईपलाईन टाकून गावकऱ्यांना गोड्या पाण्याचा पुरवठा केला
ही उदाहरणे म्हणजे समर्पण भाव असेल कर्तव्याविषयी गांभीर्य असेल तर एकटा माणूसही संपूर्ण समाजाचे भविष्य कसे बदलू शकतो ह्या विषयीची मोठी प्रेरणाच आहेत
कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला सक्षम बनवू शकतो देशाला सक्षम बनवू शकतो
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा एकच मार्ग आहे कर्तव्य कर्तव्य आणि कर्तव्य
माझ्या प्रिय देशवासियांनो आज मन की बात मध्ये आपण समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली
तुम्ही सगळे मला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना पाठवता आणि त्या आधारेच आपली चर्चा पुढे सरकते
मन की बात च्या पुढील आवृत्तीसाठी देखील तुमच्या सूचना पाठवायला विसरू नका
सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी जे कार्यक्रम सुरू असतील ज्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेत असाल त्या विषयी मला अवश्य कळवा
नमो अँप आणि मायगोव वर येणाऱ्या तुमच्या सूचनांची मी प्रतीक्षा करतो
पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेटू या देशवासियांशी संबंधित अशाच विषयांवर पुन्हा बोलू या
तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची देखील काळजी घ्या
या उन्हाळ्याच्या दिवसांत पशुपक्ष्यांना अन्नपाणी पुरवण्याचे आपले माणुसकीचे कर्तव्यदेखील आपल्याला निभवायचे आहे हे लक्षात ठेवा तोपर्यंत तुमचे खूप खूप आभार